मी पण मस्त, बाकी घरी सगळे कशेयेत?

मी पण गणपती बसवले, गणपती विसर्जनाला मज्जा, रोज संध्याकाळी म आपल्याकडे असतात ना मंगळा गौर वैगरे

हा आमच्या घरी ना पाहुणे येणारेत तर त्याचसाठी

हॅलो, उद्या येणारेत ग तर मला चिकन ची रेसिपी सांग ना कशी बनवतात ते.

अच्छा म्हणजे नक्की कास बनवायचंय तुला? म्हणजे रस्सा बनवायचाय कि असाच सुक्क आणि रस्सा वगैरे वेगळा.

हा लसुन वगैरे सोलावा लागेल कोथिंबीर वगैरे चिराव लागेल

खोबरं आणि कांदा तुला चांगलं तेलात असं

पूर्ण सगळं लसूण खोबर मसाला जोआहे ना आपला तो सगळा मिक्स मिक्सर मध्ये करून घे बारीक करून घे.

आणि जर सुक्क बनवणार अससेल तर सुक्क्या साठी पण तू त्यातला युज करू शकते. आमच्याकडे वेगळ्या पद्धतीत बनवतात त्यामुळे नुसतं कांदा चीर उभा आणि खोबरं थोडंसं किसून घे सगळं

ते दोन्ही त्याच्यावर म्हणजे आ जो काही आपण पातळ वाटण बनवलाय ना ते पण तू युज करू शकतेस जर तुला एकदम असं ग्रेवी टाईप पाहिजे असेल ना सुक्के तर त्याच्यामध्ये तू हे युज करू शकतेस.

फक्त खोबर आणि कांदा ह्या दोन्हीं मध्ये पण होत. तर तुला आधी ते मसाला वगैरे करून घ्यावं लागेल. चिकन बस तू किती आणते त्याच्यावरे म्हणजे तू जर एक किलो आणत असले तर अर्धाकिलो तू युज करू शकतेस तुझ्या म्हणजे सुक्यासाठी आणि अर्धा किलो रस्स्यासाठी युज करू शकते. एक किलोच आणणारे

आणि चांगलं असं तेलामध्ये परतून घे ते. थोडस असं लालसर होई पर्यंत चांगलं परतून घे

हळद मिक्स कर, चिकन मसाला टाक.

आणि अ चांगल वाफवून घे त्या मसाल्या मध्येच चिकन चांगल अस वाफवून घे

आणि चांगलं चिकन म्हणजे वाफवून वगैरे झाल्या नंतर मग पाणी टाक तुझ्या अंदाजाने तुला म्हणजे किती आस जास्त घट्ट हवये कि नॉर्मली असं पातळ तर त्यानुसार तू पाणी घालू शकतेस त्याला.

जे सुक्क होईल ना त्याच्यामध्ये आधी कांदा परतून घे.

मग चिकन वगैरे टा टाकून घे नंतर तुझ्या अंदाज नुसार आ चटणी, मीठ, मसाला

तो पर्यंत एका साईट ला तुझा रस्सा पण होऊन जातो.

बाकी तू काय बोलते काय केलायस आज घरी.

मी आपलं नेहमीचच भेंडीची भाजी चपाती.

नाही ग एव्हड्या लवकर नाही जेवत मी, दोन वाजता जेवते.

हो ग मलापण करायचाय, किती फी ये त्याची?

हा फाईव्ह हंड्रेड रुपीज, दोन मंथ आ दोन महिने म्हणजे आपल्याला शिकवणार वगैरे आहे. त्याच्या नंतर इंटर्न शिप पण देणारे. प्लस प्लेसमेंट पन त्यांच्याकडूनच देणारे. तुला करायचा असेल तर एड्मिशन चालू आहे मॉर्निंगच्या बॅचसाठी

हो चालेल चालेल मी नक्की घेईन ऍडमिशन.

हा चालेल मग तू आज मॅमशी तुमच्या बोलून घे. मी उद्या येईल म त्यांना विचार काय ते.

चालेल. त्याच्यामध्ये जा तुला आ प्रॉपर शिकवतील आ म्हणजे थ्रेडींग, वॅक्स परत मेडिक्योर, पेडिक्योर

हायजीन वगैरे मेंटेन कसं करायचं हे सर्व आपल्याला बेसिक बेसिक जे आहेत ना. जे आपण करत नाही त्या सर्व गोष्टीपण म्हणजे प्रॉपर शिकवतात.

मग छानच आहे मग मी नक्की घेते ऍडमिशन त्यातून आपल्याला स्वतःची पण इम्प्रोव्हमेन्ट होईल ना. हा आता आमचा काल पेडीक्युर ची झाली प्रॅक्टिस.

चालेल मी तू तुझ्या मॅम ला विचार मी उद्या नक्की येते आठवणीने ऍडमिशन घ्यायला.

किती वाजेपर्यंत येशील मग मी तसं सांगते टाईमिंग.

माझी इव्हीनिंगचीये दोन ते सहा. हा मग चालेल कि एक डिड पर्यंत पोहचेल

चालेल चालेल बाकी काय बोलते अजून.

तेच मला लक्ष मी करणार होती फोन तुला सांगायला कि क्लास चालू झाला पण नंतर मला टाइम नाही भेटला. आता बोलले तर सांगून देते तुला क्लासच पण. अच्छा अच्छा

सध्याला मीपण शिकले तर मग माझ्याकडे पण ये कलाइण्ट म्हणून मला पण तेव्हडीच प्रॅक्टिस करायला भेटेल.

तर ते बोलले प्रॅक्टिस सुद्धा

चालेल सांग कोण असेल तर तस.

बाकीची काम आवरली तुझी सर्व?

हो सगळ काम झाली अअ तेच उद्याची तयारी करायचीए म्हणून म्हणलं आता तुला कॉल करते

म्हंटल तुला चांगलं येत ना नॉनव्हेज चिकन वगैरे म्हणून मला तुझी आठवण झाली. अ तुला कॉल लावून रेसिपी वगैरे विचारून घेते तयारी करून घेते सर्व. मी पण करणार होते फोने तुला अअ म्हणजे त्या दिवशी अच्युअली माझे मिस्टर बोलले होते त्यांना पनीर टिक्का खायचाय.

आणि काजू थोडे फार तेलात फ्राय करून घ्यायचे चांगले. हा मग नंतर जे आपण फ्राय करतो ते थंड व्हायला ठेवायचं. आणि मग मिक्सर ला लावून घ्यायचं, त्याची पेस्ट करून ठेवायची. आणि मग ती ठंड झाल्या नंतर तेला

मग बटर टाकायचं त्याच्यामध्ये पनीर फ्राय करून घ्यायचे आधी. आणि म ते एका बाउल मध्ये काढून घ्यायचे प्लेटी मध्ये वेगळे साईट ला. आणि नंतर बटर पॅन ठेवायचा त्याच्यात बटर टाकायचं त्याच्यात

टॅमाटो याची पेस्ट केलेलीये ती टाकायची. चांगली मॅश अअअ फ्राय करायची तेलात.

नंतर मसाला टाकायचा पनीर चा आणि नंतर मग पनीर त्यात टाकायचे.

आणि आपल्या अंदाज नुसार पाणी टाकायचं त्याच्यात.

त्याला एक कड काढायचा म्हणजे एक उकळी काढायची चांगली.

आणि त्याच्या सोबत भाकरी किंवा चपाती असेल तर चांगलीच लागते मग खायला.

बाकी काय नाय ग आता तू मला क्लास च सांगितलं ना मिस्टरांना आल्यावर सांगते क्लास मला

हो आणि माझ्या कोणी मैत्रिणी वगैरे असतील ना ज्यांना करायचं असेल त्यांना पण मी सांगेल मग त्यांना कोणाला करायचं असेल तर मला विचारलं तर मी तुझा नंबर देईल नाहीतर मॅमचा. चालेल कारण कि बघ ना याच्यामध्ये जर करियर होत असेल तर काय वाईटय.

मला तर करायचंच होत आधीपासून त्यामुळे मी घेतलं ऍडमिशम. हा ना नाही मला पण खूप इच्छा आहे आधीपासून करायची.

हो हो चालेल चालेल नक्की करते मी कॉल तुला.

होय छाने आग हल्ली अगदी मस्तीखोर झालीये ना. खूप मस्ती करते तिला अभ्यास नको. सेम माझ्या ताईचा मुलगा पण सेम अजिबात बोलतो अभ्यास वगैरे नकोय, नुसता कन्टीन्यू कार्टून आणि मोबाईल.

आता फर्स्ट म्हणजे फर्स्ट स्टँडर्डलाए.

हो आता तू जातेस कि नाही मम्मीकडे जास्त? नाही टाइम म्हणजे आता क्लास वगैरे लावलाय ना त्यामुळे असं नाही टाइम भेटत.

मग मम्मी वगैरे व्य म्हणजे कशीये व्यवस्थिते ना?

मग ताईला सांग जरा मग मोबाईल वगैरे कमी द्यायला. मी तर माझ्या ताईला एकाच सांगते कि त्याला मोबाईल देऊ नको, कार्टून देऊ नको.

हो ग तसच सांगितलंय मी पण तिला कि तिला मोबाईल वगैरे देऊ नकोस युज करायला वगैरे जास्त लहाने म्हणून.

नाही मला तुझा आवाज येत नव्हता ना मला वाटलं

नाही तेच मोबाईल वगैरे जास्त देऊ नको लहाने ना म्हणूनच. हा डोळ्यावर वगैरे पण त्रास हो म्हणजे त्रास आत्ताच होतो ना तसा. एव्हड्या लहान वयात चश्मा वगैरे लागल्या नंतर